तर दीपक सर तर मीडियाबद्दल तुमच काय म्हणणं आहे? माझं म्हणणं असं आहे की आज रोजी सोशलमीडीया जे आहे तर कुठलाही प्रकारण म्हणजेच खालचा माणूस असो किंवा वरच्या स्तरावरचा असो तर याला एका रेषेमध्ये आणण्याचं काम सोशलमीडिया करत आहे आणि सोशल हे कुठलेही सोशलमीडियाने जर आपलं काम नंतर केल तर सोशल मीडिया अति उत्कृष्ट अशी

देवराज सर आपण ते मनातून मानव अधिका जे काही सोशल मीडियाचे मार्फतच आपण लोकांना एक सुटी बोर्ड देऊ शकतो त्या मार्फत आपण त्यांचे न्याय जे हक्क त्यांना तो आपण त्यांच्या अमलात आणून देऊ शकतो सर मी तुम्हाला विचारू शकतो? तो जर कामगार संघटनेमध्ये होणारे तिच्यामध्ये जरा एक संघटना दुसऱ्या संघटनेला विरोध करत असेल तर जी आधीची संघटन आहे वरकरांचे पैसे खाऊन त्यांच्या वर दबाव टाकत असेल तर आपन सर आपलं तुमच्या मार्फत त्यांच्याकडून घेतला पाहिजे त्याच्यावर आपल्याला सविस्तर तुम्ही काय सांगू शकता सर?

सर माझं मत कसा आहे माहित आहे काय सोशल मीडिया हे कोणाच्या दाबावामध्ये आणलेली नाही पाहिजे कारण जर ती कोणाच्या मध्ये जर असेल तर आपण उत्कृष्टरित्या आपण पत्र लेखन किंवा जे काही आपण करू शकतो तर ते कोणाच्या तरी दाबावाखाली जर आपण केलं तर एकरित्या म्हणजे जर आपण दबावमध्ये काम केलो आपण जी वास्तवस्थिती जे आहे ती इतरांना दाखवू शकत नाही. म्हणून मी म्हणतो की आपली लेखनी ही जरी धारदार असली तरी ती कोणाच्या दबावाखाली असता कामा नये आणि हे मीडिया असे माध्यम आहे की या पुढे सर्व काही

कुठलाही जरी तर तो या मीडिया समोर काहीही बोलू शकत नाही कारण या मीडिया समोर बोलणं म्हणजे आज लोकशाहीमध्ये लोकशाहीचा आधारस्तंभ झालेला आहे मीडिया हे आणि

आणि आपण ते दाखवत आहे तर आपलं कुठलाही परस्पर हेतू यामध्ये आपण आणत नाही आणि या हेतूवर आपण आणला आणि परस्पर आपण तर समजा काही पैसाच कमवण्याचा साधन जर समझा आपण फक्त मीडियाच जर वापर केला तर आपण आज झालेला आहे.

हे मीडियाची धार ही अशी असली पाहिजे की कुठला ही व्यक्ती आणि कुठलाही मनुष्य म्हणून कुठलाही किंवा कुठलाही प्रकारची संघट्ना असतील किंवा काहीही तर याच्या दबावात मीडिया येता कामा नये यावर तुमचं काय मत आहे? देवराज सर तुम्ही जे बोललेत की लेखणी धारदार असली पाहिज आणि करणारी नसली पाहजे सर कामगारांनी केले त्यांना सांगतील की आपलं सर्व मागणं पुर्न करण्यात येईल तुम्ही लवकरात लवकर अन्दोलन थांबून कम्पनीत .

ओलाझुन जे काय असेल ते आणि पुढे जा काम मध्ये त्याच्यामध्ये याच्या मधे कामगारंच शोषण होत सर त्यांचे शेट लोक मालक लोक ते त्यांच्या जगेवर जातातआणि जे मध्यस्थी सोशल मीडिया वगैरे पैशाचा दबाव वगैरे आणून वर्करांना फक्त एक लालच देऊन अंदर कंपनीत पाठवता असं का सर कसं आहे माहिती का आज प्रत्येक क्षेत्राध्ये म्हणजे जर कुठलाही व्यक्ती प्रशासन व्यवस्था अशी खिळखिळी झालेली आहे कारण वरिष्ठांचे आदेश आणि त्यांचा दबाव या प्रशाषण व्यवस्थेवर असतो आणि न्याय मागता मागता प्रत्येक माणूस दडपनाखाली येतो कारण की हा प्रशासन हात दडपणाखाली आलेले असते वरिष्ठांचे आदेश आणि आपण, आपन मीडियामध्ये आपण लेखन करतो लोकांच्या त्या एक समस्या आहे एक सोशल वर्कर म्हणून आपण त्या लोकांच्या समस्या मांडत असतो या प्रशासनासमोर आणि यावर आपलं असं कर्तव्य आहे की आपण जरी या समस्या मांडल्या तरी अपन या समस्या घेऊण योग्य रीतीने जर आपण पाठपुरावा करत राहिलो तर ही प्रशासन व्यवस्था जी आहे त्यांनी कुठेतरी या गरजू व्यक्तींना जे न्याय आहे तो देऊ शकतो म्हणून मी म्हणतो की आपण त्या मीडियामध्ये येऊन ज्या समस्या आहेत आपल्या या लोकशाहीमध्ये आपण त्या समस्या जर मांडल्या तर खरोखर ही लोकशाही व्यवस्था टिकून राहील असं तरी माझं मत आहे. सर तुम्ही जे बोलले ते बरोबर आहे पण ज्या काही घटना होतात तर कामगार अधिकारी यांना नोटीस पाठवून देऊ वर्करांची जाऊन आम्ही नोटीस दिली. तिला सांगितलं आमच्यावर अत्याचार होते जबरदस्ती ओटी सोळा सोळा घन्टा कामावर राबवून घेतात जबरदस्ती काम करून घेता काम करत असताना अन्याय होता सोशल मीडिया झोपत सगळे नेते वगैरे सगळ्यांचे काम कामगार अधिकाऱ्यांपर्यंत आमचे लेटर व आमच्या भावना पोहोचवतो आमच्या भावना कोणीही समजून घेत नाही फक्त सोशल मीडिया येते दोन तीन फोटो काढते आणि लेखणी वगैरे तयार करून दोन चार फक्त पेपरला छापते बाकी होता नाही सर आमचं तिथल्या तिथंच आमचं भविष्य तिथंच गुंतून घोळ लागलाय फक्त बस बाकी तिझ्यावर काय पुढं प्रोसिजर काय सर तुमची? सर कसे आहे माहित आहे का सोशल मीडिया हे एक माध्यम आहे फक्त की ज्या लोकांच्यात समस्या आहे आणि ज्या सोशलवर्क जे आहे ते आम्ही करत आहो एक विशेष म्हणजे जर सोशल मीडियाच्या माध्यमातून हे फक्त एक माध्यम आहे आणि प्रशासन व्यवस्था दडपण आणून सर्वसामान्य माणसांवर आपलं हक्क गाजवण्याचाप्रयत्न कारतो तर याच्या विरोधात कुठेतरी आपण म्हणजे काहीतरी प्रयत्न करत असतो आणि हे आमचं मीडिया एक असं माध्यम आहे की आपण या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये चालू घडामोडी त्या आपण दाखवतो लोकांना ही या गोष्टीची बाब समजल्यानंतर जेव्हा खरोकर लोकांना या माणसांवर म्हणा आणि वर्करांवर म्हणा जो झालेला अन्याय आहे टीआर ह्या विरुद्ध प्रशासन व्यसथा जी झोपलेली असते तर मीडिया त्यांना जग आणण्याचा प्रयत्न करते असतं तरी माझं मत आहे.

हे आमचे जे मन दुखावले जाते आमचे पगार कापत होते आम्हाला जे वकील लावा जे गॅंग अधिकारी लाव दडपणाखाली काम करून संघटन संघटन त्यावर आम्हाला तुम्ही काय उपाय देऊ शकता? सर कस आहे एक माणूस आणि किंवा एकत्र जर एक माणूस आलं जर आपला आवाज जर उठवला तर कुठेतरी ते दाबण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणुन मी म्हणतो की जर संघटित जर आपण झालो आणि संघटनेच्या माध्यमातून आपण जर म्हणजे मीडियासमोर जर आपल्या प्रश्नांची जर अ दखल घेऊन मीडिया मार्फत जर आपल्या प्रश्नांचा जर गांभीर्याने विचार जर केला आणि ते परस्पर संघटनातून जर उचलण्याचा प्रयत्न जर केला तर कुठंतरी आपल्याला न्याय मिळेल अशी कारण हे एक सोश्ल मीडिया हे एक माध्यम आहे आणि आज प्रत्येकाच्या घराघरामध्ये सोशल मीडिया जाऊन पोहोचला आहे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये सर मोबाईल असतोच घरामध्ये मोबाईल असतोच आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये नेटवर्क इंटरनेट आहे आणि प्लॅटफॉर्मवर इंस्टाग्राम म्हणा गूगल म्हणा तर प्रत्येक प्लॅटफॉर्मवर सोशल मीडिया अक्षरशः युट्युबवर युट्युब चॅनल मीडियाचे उपलब्ध आहेत तर लोकांवर खरोखर जे अन्याय अत्याचार होतात तर याच्या विरोधात मीडिया ही पण आवाज आणि उचलणार ही पण खरोखर

म आपण उचलला गेला पाहिजे तवा मीडिया कुठंतरी आपल्याला मीडिया कुठंतरी प्रसार माध्यमांद्वारे आपल्यला जे मांडायचं आहे किंवा जे आपला प्रश्न आहे तर ह्या खरोखर कुठेतरी वाचा मिळण्यासाठी ते मीडिया हे तुम्हाला प्लॅटफॉर्म आहे. आणि या मीडियातूनच आपण जे काही ते साध्य करू शकतो असं तरी मला वाटते. सगळे बहुमत किंवा आपले जे

सर कसं आहे प्रत्येक माणसाला किंवा कंपनीला वाटतेच की आपला वर्कर आपलाच राहायला पाहिजे आणि त्याच आपण शोषण घेऊन घेतलं पाहिजे परंतु भारतीय संविधानात आपल्याला शोषणाविरोधात अधिकार

मी म्हणतो की जे आपलं काय कर्त्यव्य आहे ते आपण केलंच पाहिज परंतु जर आपल्यला कोनी दडपना खाली ठेवत असेल तर आश्या दडपना विरुद्ध आवाज उठवने आपल प्रथम कर्तव्य आहे. आणि या Coughing यातून आपलं जे हित आहे आपण ते साध्य करण्यासाठी कुठेतरी आपण कमी पडत अहोत असंतरी मला वाटतंय कारण या लोकशाहीमध्ये

जाग येण्यासाठी आपण आवाज उठवला पाहिजे आणि ज्यातून आपलं हित आहे आणि जे आपले प्रश्न आहेत त्यांना मार्गी आपण लावलं पाहिजे आणि हे जेव्हा केंव्हा होईल माहित आहे सर जेंव्हा आपण आवाज उठवला आणि प्रत्यक्ष संघटना बनवून जर आपण मीडिया समोर जर आपल्या प्रश्नांना

सर आपल्याला न्याय वाचा हे जे तुम्ही बोलता की सोशल मीडिया आम्हाला आमचा हक्क मिळून देईल असं जर एकदा आणि सोशल मीडिया तिथे आली बोलवली तिने फक्त आमच्या कडून फक्त काय तुमच्या समस्या आहे ते तुम्ही सांगा ते एका पेज वर लिहून घेतल्या जे आम्ही कामगारांच्या साईन घेतल्या आणि की हे यांच्या मागणी पूर्ण करा यांना जे पाहिजे त्यानुसार

आणि कामगारांना बरोबर कामाच्या आठ तास ड्युटी जेवणाचं टाइम देत जा. तुम्ही

करू घेतलं जात सर तुम्ही म्हणता सोशल मीडिया ने आमचे त्या कार्यक्रम तुम्ही आम्हाला हक्क देण्यासाठी चांगलं असं काही आमचा अधिकार आम्हाला प्राप्त झालाच पाहिजे.

प्रत्येक भारत देशाच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात जर आपल्याला बातमी म्हणा किंवा आपले जे प्रश्न म्हणा तर ते इतरांना जर कळायला पाहिजे आणि त्या प्रति इतर माणसांमध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे यासाठी सोशल मीडिया ही आहे आणि सोशल मीडिया काम करते परंतु सोशल मीडिया कडून

आणि प्रश्न हा जो प्रश्न आहे तो परंतु सोशल मीडिया लोकशाही टिकवण्यासाठी आधारस्तंभ तयार झालेला आहे आणि सर मी म्हणतो सर या भारतात लोकशाही जर नसती

मध्यंतरी मी सांगतो सोशल मीडिया जर नसली तर या लोकशाहीमध्ये हुकूमशाही कारण सोशल मीडिया जी आहे प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या अधिकार आणि यापासून वंचित ठेवत नाही आणि या अधिकारांना आणि सर्व गोष्टींची काळजी घेऊन सोशल मीडिया ही काम करत असती त्या सोशल मीडिया लोकशाही टिकवून राहील.